त्या काळातील अभीजात शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणजे व्यांग शीया. खेळायला नुसतास सुरू झालेला होता. झाडवरून एक मग एक पिकलेले पाने गळून पडू लागले. पट पट पट त्यांचा पट पट पट असा कडू करण असा आवाज

पडता पडता किती कट कट करतो तो. तूज्या या रडण्याने माझ्या सारा गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाली की, पानाला राग आला ते चिडून म्हणाले अरे जा चिरखोड दिस कुठल्या मातीत जलमून मातीतच लोळणाऱ्या तुझ्या सारखा क्षुद्र गवताच्या पात्याला, आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा वेगाने चालले. जलमात कधी न करणाऱ्या तुझ्या सारख्या पर्वतीताल ते समजणार नाही. ते बोलत बोलत तेच कान पृथ्वीवर पडल आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ही पुननहा जागी झाले व वसंत वसंतांच्या परशाने त्या परशात विलक्षण जागी होती. त्या जागेने आता त्या पाण्याचे रूपांतर गवताचे चुमकल्या पातेत झाले होते. अं पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागल. झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पानी सळसळत होते. पट पट असा आवाज करीत ते पृथ्वीवर पडत होते. ते गवताचे पाते कपाळाला आठया घालून पुटपुटले जीव खाऊन टाकले. काय ही हिवल्याचे पाने जीव खाऊन टाकला यांनी अगदी केवढा हा कर्णकटे आवाज छी छी छी माझा साऱ्या गोड गोड स्वप्नाचा चंदा मेंदा केला यांनी. अगदी साध्या सुध्या अश्याने सारखी गोष्ट त्यांनी मानवी स्वभावाचे विशीठह् पैल अंतरगत विषयी करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेले पान मतीत मिसळून जातात आणि पुरे त्या मतून मिसळून गवताची पाती वर डोळाऊन पाहू लागतात. दोघांचेही अंतर्गत खेळणाऱ्या जीवनात एकच आहे. पण झाडवरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगू, गवताच्या पात्याला अजून आणि त्या पात्याच्या पानाला आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पाडण्याचे तक्रार ते करत सुटते मानवी जीवनातले कोणतेही स्वभावात वीरोधात प्रती बिंध झाले आहे. तरुण पिडीला ते जबाददा ते जबाबदार जाले तर. बोलणारे वडील पिडी क्षणभर तरी आता अं आता तरुण पणातले दिवस यातून ठेवता. आठवन मणून घेऊन मंग तरुणानले ले अ तोंडमची सुख देण्याची तयारी दर्शवते का? आणि वडील पिडीच्या सांगण्याकडे कपळला आटे घालून. काम करणारी तरुण पिढी तरी प्रोडय झाल्यावर काय कळते. ते ही जुन्या. अस्तीवयाचे आशीर्वाद भेटते. बाह्य स्वरूप कितीही बदले तरी त्याचे त्याचे मन मन मनोवृत्तीचे पुनरवृत्ती होत असलेली दिसते. आणि पिढी पिढीतली अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जाती कपाळ कडपून जाती. त्याची सुख दुख जखमेची कीव्हा त्याच्याशी सहानुभूतीने जर समज होण्याची प्रवृतत्ती मनुष्यात नाही. मालक आणि मजूर ला दोघांची स्थानांची अदला बदल केली तर त्यांच्यात त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? होईल नतर भांडे झपाट्याने कमी होत त्यांचे आणि आंब्यावर मोहर नुसतत खमकर असायचा परीक्षा तोंडावर आलेली असायची मोकळ्या अंगणात अंतरून पडण्याची ती सुट्टी लागल्यावर पण मारच

डोळे मिताटांना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उघ्या कोकिलेच कहू ऐकु येईल का हुक कुहू पहाटे पहाटे गाड झोपेत असतांना तो कहू कहू आवाज काणावर यायला आणी त्यां आवाजाचे वाट पहायचे सार्थक होऊन जायचे सुट्टीची वाट पाहन तेव्हा पाहूनच सुरू झालेल असायच. अभ्यासच आयोजन असायच, पाठावर आवडायचं आणि, नेमलेल पुस्तक गोष्टीच पुस्तक इतकं परत परत वाचायला लावायच पण अभ्यासही वही पुसक जरा बाजूला झाल झाल रे की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायच ते अंगणात वगेरे मोगऱ्याच झाड शनिवार वाड सकाळी सकाळी जाऊन वेचून आलेली बोलशीचे फूल. माठातल्या वाला आणि घातलेल पानी आणि त्याची पोर तीन पापडांची घा घाडी

पोटाच्या पाहत्या रस आणि मुख्य मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीच आम्ही आणि कविताच नवी पुस्तकच किती वाट पाहत असतो. आम्ही आमचा भला मोठा वाड्यात पुष्कळ भल असळ तरी आख्या वाड्याला मिळून आपल एक चौथा मजला मंजे माल माळच होता. सुट्टीतली वाद

पुस्तकांची वाट पाहताना एक गंमत होती. एक वेगवेगळी जग तिथ भेटत होत. न पाहलेलय गोष्टी किती थपक्या करणाऱ्या मंजे जग असही असत तर मला केवढ तरी न नवे पेन भेटत होते आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाद वाचत होत त्या गोष्टी तो इतकी असताना कोणतरी रचलेल होती लिहलेल होती. जे सगळ जे सोचल ते लिहायच वाटल की कस लिहू शकल शकले आहे ते मानस. मला भाषेत ताकत समजत होती. लेखकाच्या प्रतिमेच ताकत समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याच वाट पाहण्याच्या उन्हाळ्यात कधी कधीच्याकाळ इतका वेळ लाऊन लावायचा. आणखी एक वाट पाहण पाहण होत. पोपटांचा थव्यांची आमच्या घर मागे एक मोठ उमरच झाड होते. ऊनत तापण्याचे दिवस आले कि गाड थवे उमरावर येऊन उतरायचे कधी? कश्यातरी प्राण्यांचा, गाड गाठींनचे झाड तेव्हा ते पिक्या उमरांनी आणि रंगोळीच्या हिरव्या पक्षांनी इतक सुंदर होऊन जायच की वाट पहायच. त्या थव्यांची, त्या काळसर कोड झालेल्या उमरांची मनाव्या किती तरी कवितांची. पुढे मग कवितांचे बोल मी चांगल घट्ट धरून ठेवले. तिची माझी मैत्री झाली. आपण कधी तरी केव्हा पण केंव्हा तरी मैत्रिणीला हाक मारतो तुमच्या तिच्याकडे धावतो तिच्याबरोबर भान विसरून मनतले वाटेल ते बोलत. तिचे फक्त एक फरक होता. ती हव टेवढ माज्या कडे यायची. कधीही रात्री मद्य रात्री तीते आपण मला मात्र कधी कधी खूप वाट बगयला लावायची. मी हाक मारल्यावर हुंकार द्यायची. अस बसायची थोड तिथ, मग तिची वाट पाहायची. अस्वतः होऊन कस तरी मन लागेना. तेव्हा मग आई आत्या किती बोलणे खाण. आज थोडी वाट पाहण आठवल तरी मी पुन्हा हुरूरवत. उमरानच पिकल्या फळवकर पोपटाचे हिरवे पंक पुन्हा उतरून यावे. असे अंगअंगात वाटत राहायचे. आमचे आत्या तेव्हा खांतनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजीबात आजोबा सारख्या. उवरील सहज जाण्याची वाहण्याची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजत वाजत. घरातून यायची. जर मंग पयसेनजर उदरीत परतताना तिथंच गाडी अं पुष्ककदा ऊ उशिरा यायच. पुन्हा कोणी टेशनवर बसून घरी परतायच. तिला कधी नउ साडेनऊ सुद्धा व्हायचे आम्ही आथिति वाट पाहत वड्याच्या आत भेंडीत दरवाजातून उभे राहायच. आत्या ये पर्यन्त वाट बघून अह रडून ग गळ्याची दाटलेल असायच. ती आली कि धाकटा भाऊ झेप घालून तिला लोम लोमकाळाच आणि मी रडू आवरत बसायचे. सगळे सन निपटून तिची जवळच जे जेण जन शांत वाटायच. तिला नोकरी करत भाग होत आणि आमचं वाट पाहण अत आजची समस्या समजत. पण तेंव्हा ती नारसिंग हिरण्य कष्याप मल्हार अनुदिप विप्र विरोचनीधी इत्यादिकांविषयी वराह मिळण्यावर द्वी लोकांचा कोण अधिकारी झाला. नरसिंह नरसिंह स्वभावाने कसा होता? नरसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितुरी, कपटी, धाड घातकी, निर्दय आणि क्रूर होता. तो शरीराने सदृढ होत असून अतिशय बलवान होता त्याने काय काय केले प्रथम त्याने हिरे हिरण्यकश्यपूच्या वधाविषयी विचार चालविला. व आपण व आपणास त्याला मारण्या विषयी त्याचे राज्य मिळवायचे ना आह मिळवायचे नाही असे त्याने मनात पक्केपणे समजले. या हा त्याचा दृष्ट दृष्ट हेतू तिथेच जाण्याकरिता त्याने

कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मुलतत्वे ठसविल्या वरून मल्हाराणे आपल्या हर हर या नावाच्या कुलस्वामिनीची पूजा करण्याचे वज्र केली. नंतर हिरण्यकश्यपूणे मल्हार आह मल्हार राजे भ्रष्ट झालेले मन पुन्हा आपल्या कुलस्वामिनीची पूजा करण्याकडेच वळवावे. म्हणून नाना तारेचे उपाय केले. तथापि नुरसिंह प्रल्हादास आतून मदत करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नुरसिंहाने त्या अन्य अन्याची मुलास अनेक शापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन वळविले खरे, परंतु ते अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना. सप्त नुरसिंहाने संधी पाहून तांबू तांब तांबुटातील वाघांच्या सोंगासारखे आपल्या सर्व अंगास रंग देऊन तोंडात मोठ मोठाले खोटे दात लावून लांब लांब केसांची दाढी लावून आणि तो एक तऱ्हेचा भयंकर सिंह बनला. हे सर्व कृत्रिम छापवीण्याकरिता नुरसिंहाने भरज भर्जरीचे एक उंच लुगडे नेसून गर गर्दीसारखी आपल्या तोंडावर लांबलचक पदर घेऊन मोठ्या थाटाने चमकत उमखत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याने पित्याच्या विशाल मंदिरा खांबाची गर्दी होती त्यात जाऊन लपून उभा राहिला. इतक्यात हिरण्यकश्यपूने सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती घेऊन निर्भयपणाने स्वस्त निवासात लिहिण्याच्या इराद्याने पलंगावर लोळत पडला पडला न पडला तोच नुरसिंहाने

आणि त्याचे आपल्या हातातील वाघनखांनी हिरण्यकश्यपाचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नुरसिंहाने तेथील सर्व द्विजां द्विजांसहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलुखात पळून गेला. इकडे नुरसिंहाने मल्हारास फसवून असे अघोर कर्म केलेले अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावर क्षत्रियांची आर्य लोकांस मुलीस द्वि म्हणण्याचे सोडून त्यास विप्रिय म्हणू लागले. व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्याचे नाव विप्र पडले. विप्र पडले असावे. पुढे क्षत्रियांनी नुरसिहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद नाव दिले. शेवटी हिरण्यकश्यपूचा पुत्रातून कित्येकांनी तर नरसिंहास धरून आणून त्यास यथासकीत शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केले, परंतु नरसिंहाने हिरण्यकश्यप कश्य पूचे राज्य घेण्याचे मुळीच आशा सोडून केवळ मुलुखास

त्याच्या नावाने मागील कोणी मागे-पुढे कोणी त्याची शी थू करू नये शी थू करू नये या भयासत्व विप्र

कल्पून इतिहासात दाखल केल्या असाव्या. असे सिद्ध होते. यात काही सैन्य शेष संशय नाही कारण तो जर खांबापासून जन्मला असेल असे म्हणावे, तर त्याची कुणी दुसरी नाळ कापून कोण त्याच्या तोंडात दुधाचा गोळा

कदाचित तसेही घडून आले असेल म्हणावे तरतेने करून एकंदर जो सृष्टीक्रम चालत आला आहे त्यास बाब येतो. या गप्पाड्या विप्र ग्रंथकारकांनी नरसिंहस एकदम खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्यास दुसरी कोणती मदत न देता आपल्या आपण इतका शक्तिमान शक्तिमान दाढी मिश्यांचा डोंब्या अह डोंब्या केला की त्याने लागलीच हिरण्याकष्यपूस मांडीवर मांडीवर घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला. अरेरे! जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृ धर्म मणी आणून केवळ शुद्ध मनतेने आपल्या पुत्राचे मन खऱ्या धर्माकडेच वळवावे. म्हणून घटघटपड करीत होता. त्यात त्या सर्वांक्ष आदिनाथ नारायणाच्या अवताराने अरे देहांत शासन करावे काय असे शासन अन्यायी मनुष्याच्या अवतारात सुद्धा करणार नाही. तो अनादी नारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने हिरण्यकश्यपुस दर्शन देता मी आदिनारायण आहे. अशी त्याची खात्री करून पिता व पुत्र अभयतांमध्ये सखो सलोख करून देण्याचे एकीकडे टाकून त्यास त्याचा असा निर्भयपणाने वध केला हे मोठे आश्चर्य होते.

यावरून असे सिद्ध होते, की नरसिंह मध्ये या आपल्या पुण्यातील एका क्षणपूजा रांडेइतकी अक्कल नव्हती. कारण की जिने पहा येथील एका प्रति बृहस्पती म्हणण्या म्हणण्याविणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लळा लावून त्यास आपला गुलाम करून टाकले आहे. हल्ली हिंदुस्थानात अमेरिकन आणि युरोपियन मशनीरींनी आपल्या येथील कित्येक तरुणास ख्रिस्ती धर्मानुसार के अह ख्रिस्ती धर्मानुसार केले आहे परंतु त्यांनी त्यातून एकाही तरुणाच्या पित्यांचा नाही वध केला नाही. हे मोठे आश्चर्य होय. नरसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रानी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही विप्रानी विप्रानी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इराद्याने अनेक तऱ्हे चे विचारून उपाय केले. चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले. कारण प्रल्हादाचे पुढे डोके उघडून त्याच्या मनात विप्राचे

स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला. नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचे याने आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला. विरोचनांना पुत्रबळी हा मोठा परक्रमी निघाला. त्याचे प्रथम आपल्या आश्रयात आश्रयाने करणाऱ्या लहानसहान छत्रपती द्रुढ दंगे खोराच्या त्रासापासून सोडवून त्यांचं त्यांचवर आपले सर्वंच्य बसविले. नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालवला.

फौज तयार करून एकांकी बळीच्या सरहीसरतहीवर देऊन टेपाला विमान अतिशय लोभी धाडस आणि वेळ

हेवे हेवेखोर होता. बळीराजा, ज्योतिबा, मल्हारी, खंडोबा, म्हसोबा, नऊ खंडांचा न्यायी भैरोबा, भराडी सात अश्रयत बळी भरणे. यथील वासरास पवित्र मानणे. वामन पक्ष घालणे विख्या अह विध्यावैरी गट बसविणे, बळीराजाचे मरण, सती जावे, आराधी लोग, बलशील लग्न, सानोईचा बळी, दुसरा बळीराजा

वीरकाठीने बळी प्रतिमा व्हावी इत्यादींविषयी आपण बघूया. यावरून बळी राजाने काय केले

आणि त्या सर्वांनी दुसरी काही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्यांचे मदतीस यावे अशी सक्त ताकीद फिरवली. या देशात या देशात बळीच्या ताब्यात किती मोठे क्षेत्र होते. या देशात बळीराजाच्या काव्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्र होते. शिवाय त्यांच्या ताब्यात विटांचे आसपास कित्येक बेटे होते. अश्या तर्क असा तर्क निघतो. कारण तेथे बळी या नावाचे एक बेट सुद्धा आहे. या देशात दक्षिणेस कोल्हापूरचे पश्चिमेस बळीच्या ताब्यात कोकण व माळसा अह मावळांतील काही क्षेत्र होते. त्यावर त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता. त्याचे रहाणे त्याच्या राहायचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पवित्र एक पर्वत आहे. त्यावर होते. त्याचप्रमाणे दक्षिणेस दुसरे शेत्र बळीच्या ताब्यात होते. त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत. त्याचा उपप्रश्न उपभ्रंश मराठे हा होय. ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे. अतिशय मोठे असल्यामुळे बळीराजाने त्याची नऊ खंडे केली होती.

योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत. त्याचप्रमाणे दर एक खंडोबाने हाताखाली बहुतमल्य असत म्हणून त्यास मुलखान मुलखान म्हणतात. त्यांपैकी जेजुरीचा खंडोबा हा होता. तो आपल्या आपल्यास आसपासच्या क्षेत्रपतीच्या ताब्यातील मुलांच्या होडी माडून होडी मांडून त्यास ताळ्यावर आणीत असे. वास्तव त्याचे नाव मल्हारी पडले होते. याचाच याचाच उपप्रश्न मल्हार हा होय. तो धर्म न्यायानेलढा लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की

अपभ्रंश मातंड या मार्तंड हा आहे. तसाच तो दोघांशी कैवारी कस अह असेल तो नावाची मोठा शौकी असेल. कारण त्याने स्थापित केलेल्या एक प्रसिद्ध मल्हाररा अह मल्हाररांग आहे. तो इतका उत्तम आहे कि त्याच्या आश्रयाचे मि मियाँ म्हणून तो मुसलमान लोकांपर्यत प्रसिद्ध गायक होऊन गेला. त्यानेसुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे. या खरेदी या खरे बळीराजाने महाराष ट्र महाराष्ट्रात महासुभा नऊ खंडांचा न्याय असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्यायालयाचे अह कामात नेमले होते. त्याच्या हाताखाली दुसरे अनेक कामगिर असत.

अथा गती तपासणी करून त्याप्रमाणे सूत तूट सूट तूट घालून सर्वात आनंदात ठेवीत. त्यामुळे हल्ली मल्हार मल्हारयात

नावाचे श अं शेंदुराचे मा अह शेंदुराचे मांजन करून यात उद घालून त्याचे नाव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाही ठेवणार नाहीत. शेतात शेतात विळा घालणार नाहीत. या खळ्यातील राशींला आदोळी लावणार नाही. तो तो बळीराजाचा सुभे करून वसूल करण्याचा कितवा वयं खर्चांना बहुतेक असावा. असा तर्क निघाला कारण त्या कारण त्या काही व अह वयं तर्क आहे. पण मिसर देशातले अनेक विद्या विधान येऊन गेले. येऊन ज्ञान विश्व विश्व शिकवून जात असत. असे पुराने असे पुराने सापडतात. तिसरे असे की अयोध्याजवळ काही क्षेत्राचे आसपास काही बळी राजाने ताब्यात क्षेत्र होते. यास दहावे खंड म्हणत. अह तेथील अधिकार्‍याचे नाक

म्हणून सापडते यांस त्याचप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काही शहरात कोलकत्ता कोलकत्ता होता असेही आढळते. तो गायकामध्ये इतका निरभूस होता, की त्याने एक राग एक राग सहस्त्र उपलब्ध केला आहे. त्या भैरव रागास तान सेनासारखे महा प्रख्यात गाईसी गायिसीयूध्दा नपुस नपुसक राहिले. व त्याने आपल्या कल्पनेने डौर एक नावाचे वाद्य उत्पन्न केले. या नावाची रचना इतकी विलक्षण आहे की त्यांची काल पुराणमध्ये

दुर्लक्ष केल्यामुळे जे जी प्रसिद्ध प्रसिद्ध व्हावे तसे नाही. यांचे त्यांचे शेतकास भैरवाडी म्हणत असत. त्यांचा उपभ्र उपभ्रश भराडी होय. यावर बळीराजाचे राज्य या देशात आजकाल म्हणजे म्हणजे दशरथाचा बाप यांसारखा इतर सर्व शेत्रफळ पेक्षा फार मोठा होता म्हणूनच एक दर सर्व क्षेत्रपती त्यांच्या धोरणेने वागत असत. इतकेच नव्हे परंतु त्यापैकी सार्थक क्षेत्रपती व बळी बळी करभार

बळीराजाने राज्य फार मोठे होते व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयी जुनाट म्हण सुद्धा सापडते ती अशी की बली तोच कान पिळी. बळीराजा जेव्हा काही महत्वाचे काम आपल्या सरदारास सोपवीत असे तेव्हा आपल्या दरबारात भरवून येते. तो एका दरबारात तो एका दरबारात तबकांत भांडार व नारळ यांसहित पानाचा विडा मांडून म्हणत असे कि ज्यास हे काम करायची हिंम्मत असेल त्याने हा विडा उचलावा. यावर ते काम शेवट अह शेवटास नेण्याची ज्यास हिंमत असेल हे हर हर महा अह हर हर महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडार कपाळी लावून नारळासहित जो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवील त्या विरस हे काम सोपवीत असे नंतर तो वीर बळी राजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित आपल्या फौजेसहित अह उचलून शत्रूवर चालून जात असे. यावर त्या सरकाराचे नाव तळ उचलणे हे पडले असावे. त्याचा अप भ्रंश तळी उचलणे हा होय. परंतु बळीच्या सर्व मल्हारांपैकी भैरोबा व ज्योतिबा व नऊ खंडोबा हे हे तर खरं खंडाच्या सुखाकरिता झटण्याची शर्त करीत असत आज आज करिता एकंदर सर्व मल्हारड्यानी एक कर शुभ कार्य सुरू करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडविले नाही त्यांनी त्या संस्कारास बहिरोपकार बहिरोगास ज्योतिराव व खंडोबांस देवव्रत मानवून त्यांनी नावे सामील करून तळी उचलू लागले ती येणेप्रमाणे ती नेहमीप्रमाणे हर हर महादेव भैरोबा अथवा ज्योतीबांचा चांगभला सदानंदाचा उदय आणि मूल आणि मल्लुखान अहंकार इतकेच नाही परंतु बळीराजाचा आपल्या सर्व प्रजेरहित हर हर महादेवाच्या नावाने अधिक

यावरून हल्लीचे मल्हारडे म्हणजे महार महार कुणबी आणि माळी इत्यादी लोक इतर आधी आदितवारी

जो वामन आपल्या सर्व फौजे फौजेसहित शहीद बळीच्या राज्यात एकदम शिरुन त्याने रयतेस पीडा देत देत बळीच्या एक दोन राज्यांसहित राजधानी जवळ येऊन भिडला त्यावरून बळीने आपल्या सर्व देशांवरच्या फौजा हजर करण्या च्या वेळी लाजार येथील आपली खाजगी आपली खाजगी फौज मात्र बरोबर घेऊन बरोबर घेऊन विमान बरोबर लढायला नेण्याचे पुस्तक बरोबर लढाईची सुरुवात केली. बळी भाद्रपद वद्य पहिल्यापासून वैद्य तीस सत्यो सत्यो पावितो दररोज माँ वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामास येत असे.

दरवर्षी भाद्रपद मासी त्या त्या तिथीस पक्ष घालण्याची वहिवाट पडली असावी. असा तर्क निघतो. नंतर अश्विन शुद्ध नंतर अश्विन शुद्ध पहिल्या पदेंपासून सुद्धा आठवी पावतो.

त्यास देव भान न राहता तो आपल्या मलदास आरामात सुद्धा आला नाही. आला नाही इतकेच बळीराजाचे विद्यावल्ली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकाकडून एक खड्डा खोदून त्यात त्याच्याकडून त्याजकडून जळाऊ लाकडाने टाकून त्या खड्ड्या जवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न, पाणी न घेता पुढे एक पायाच्या एक पाण्याचा घाट मात्र ठेवून आपल्या पतीस जे मळून वावरण्याची पीडा दूर केली व्हावी म्हणून हर हर महाराजांची प्रार्थना करीत घट्ट बसली होती. इतक्यात अश्विन शुद्ध आठ मार्च रात्री बळीराजा रडत पडल्याची बातमी तिला येऊन पोहोचली तिने त्या खंडातील ला अह लाडक्यास आग लावून त्यामध्ये उडी मारून मरण पावली. तर मित्रांनो आज आपण एका नवईन विषयावर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय आहे तो म्हणजे HEALTHY FOOD आणि JUNK FOOD म्हणजेच नेरोगी अन्न आणि JUNK FOOD जी आजच्या काळाची गरज झाली आहे ज्या लोकांना HEALTHY FOOD आणि JUNK FOOD म्हणजेच निरोगी अन्न आणि झांज फूड यातला महत्व देखील कळण महत्वाचे झालं आहे HEALTHY FOOD म्हणजेच निरोगी अन्न आपल्या शरीराला निरोगी ठेऊ शकते तसेच कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही असे अन्न म्हणजेच निरोगी अन्न ज्याला आपण म्हणतो HEALTHY FOOD जर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आपल्याला नियमीत हेल्दि आहार म्हणजेच निरोगी आहार घेण आवश्यक आहे

आपण दिवसभर्‍यात काय खातो कोणत्या वेळी खालो ते आरोग्य अकलांबून असते म्हणजेच आपले शरीर जर आपल्याला हेल्दि ठेवायचे असेल हेल्दि आहार निरोगी असा आहार घेणे आवश्यक आहे निरोगी अन्न आपल्या ऊर्जेचा मुख्य श्रोत आहे म्हणून खने महत्वाचे असते पण अन्नाचे पोष्टिक मूल्य देखील खूप महत्वाचे आहे खायला सर्वांनाच आवडते मात्र फक्त गोड पदार्थ JUNK FOOD किंवा तळलेले पदार्थ आवडतात पण या पदार्थांमुळे आपले शरीर आपली body अजिबात निरोगी राहत नाही किवहा ती रोगाला बळी पडते म्हणजेच दिवसभरा मध्ये आपण क्यालईस किती घेतो हे सुद्धा महत्वाचे आहे लठ्ठ पनाच्या समस्या जंक फूफ मध्ये होण्यास सुरवात होते म्हणूनच आपल्या दररोजच्या आहारमध्ये HEALTHY म्हणजेच निरोगी पदार्थाचा समोवेश करणे खूप जास्त महत्वाचे झाले आहे जेवणाची वेळ आणि आपण अन्नांमधून किती CALORIES घेतो हे अत्यंत महत्वाचे आहे यावेतिरिक्त आणणामद्धे पोष्टिक मूल्य असणे आवश्यक आहे आहारमध्ये कोणत्या गोष्टी घेणे आवश्यक आहे जस की calorie सतत मोजत राहणे शरीराला आवश्यक तेवढ्याच calories खा परंतु तुम्ही जेवढ्या calories घेत आहेत

आपण खत असलेल्या अण्णामद्धे पुरेषे पोष्टिक अन्न असल्याच खात्री करणे सुद्धा महत्वाचे आहे तुम्हाला JUNK FOOD म्हणजेच जे अन्न कधीच बनवून ठेवलेले असते आणि ते अन्न